स्विच स्टेटमेंट वरीलPHP ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत
पीएचपी मधील हे महत्त्वाचे ट्युटोरियल असल्यामुळे आपण त्यावरील नवीन एक्सरसाइज बघणार आहोत
आपणsyntax बनवून घेऊ
स्विच स्टेटमेंट हे आयएफ स्टेटमेंट ला पर्याय आहे
त्याचे इनपुट हे एक एक्सप्रेशन असले तरी हे स्टेटमेंट खूप सुटसुटीत आणि फॉर्मॅटेबल आहे
तर आपण यासाठी काही व्हॅल्यू इनपुट करू
आणि नंतर याबरोबर ती व्हॅल्यू सेव्ह करू
आणि जर ती या व्हॅल्यूशी मॅच झाली तर आपण कोड कार्यान्वित करू
हे तुलना करण्याचे तंत्र नाही
इनपुट व्हॅल्यू मॅच झाल्यास त्यानुसार आऊटपुट कार्यान्वित होईल
ह्यासाठी आपण स्विच असे लिहू
आता सुरूवात करू या
यातील स्विच हा मुख्य कोड आहे
येथे एक्सप्रेशन लिहू या
उदाहरणार्थ एलेक्स आपण एक छोटा प्रोग्रॅम बनवू आणि तो समजून घेऊ
IFस्टेटमेंटप्रमाणेच कर्ली ब्रॅकेट्स टाईप करू
आता आपण प्रत्येक व्हॅल्यू कशी चेक करायची ते पाहू
येथे आपण व्हॅल्यू तपासणार आहोत
आपण आता हे कोटेशन मार्क्स मध्ये टाकू या
अर्थातच नंबर्स तुम्ही कोटस् मध्ये टाकू शकत नाही
आता आपण येथे टाईप करू या केस
मग त्याची ही व्हँल्यू आपण मॅच करून बघणार आहोत
उदाहरणार्थ एलेक्स मग कोलन किंवा सेमी कोलन टाईप करा
आणि जर आपल्याला स्विच एक्सप्रेशन बरोबर ती व्हॅल्यू मॅच झाली तर एचो केली जाणारी कंडिशन लिहू
मग येथे आपण echoडबल कोटस मध्ये यू हावे ब्लू आयस असे टाईप करू या
आपली ही केस संपवण्यासाठी ब्रेक आणि सेमी कोलन याचा वापर करणार आहोत
लक्षात घ्या आपण येथे सेमी कोलनचा वापर केला आहे येथे केला नाही
आता दुसरी केस ती कशी लिहायची ते बघू या
येथे बिली टाईप करू आणि पुढे एचो डबल कोटस मध्ये यू हावे ब्राउन आयस टाईप करू
नंतर पुन्हा ब्रेक आणि सेमी कोलन हे इंटिग्रेटेड आयएफ स्टेटमेंटप्रमाणेच आहे
म्हणजे आयएफ तुमचे नाव एलेक्स असेल तर एचो यू हावे ब्लू आयस ओर एल्से आयएफ तुमचे नाव बिली असल्यास यू हावे ब्राउन आयस काही लोकांना ही पध्दत सोपी वाटते
यामध्ये खूप वाचावे लागते
परंतु हे प्रत्येकाच्या आवडीवर अवलंबून असते
या उदाहरणात आपण केवळ एलेक्स आणि बिली या दोन केसेसचा वापर केला आहे
आता येथे डिफॉल्टमध्ये टाईप करा
जे आय दोंत नोव व्हॉट कलर यूर आयस आरे असे एचो करेल
आता यानंतर आपल्याला ब्रेकची गरज नाही
कारण यापुढे आता केसेस नाहीत
म्हणजे येथे निवडण्यासाठी कुठलाच पर्याय उपलब्ध नसल्यामुळे यानंतर ब्रेकची गरज नाही
आपले स्विच तयार झाले आहे
त्याचा उपयोग करू या
आता आपल्या प्रोग्रॅममध्ये या ठिकाणी एलेक्स च्या जागी व्हेरिएबल घालू या
मग नामे इक्वॉल्स असे टाईप करून येथे येणारे नाव तुम्ही निवडा
आता येथे नामे व्हेरिएबल असे टाईप करा
अशा प्रकारे येथे व्हेरिएबल कसे समाविष्ट करायचे ते आपण पाहिले
आता हे कसे करायचे हे तुम्हाला माहित झाले असेलच
आता ते कसे कार्य करते ते बघू या
आता स्विच नंतर आपले एक्सप्रेशन म्हणजेच येथे एलेक्स ही व्हॅल्यू घेतली जाईल
आता ह्या केसची व्हॅल्यू Alexशी मॅच झाल्यामुळे हे एचो होईल
ब्रेक केस संपवण्यासाठी आहे
राहुल हे नेम व्हेरिएबल असेल तर डिफॉल्ट आपल्याला आय दोंत नोव व्हॉट कलर यूर आयस आरे असे एको करेल
आता ते कार्यान्वित करून पाहू
थोडी उजळणी करू या
आपल्याला दिसेल नेम व्हेरिएबलशी एलेक्स हे मॅच झाले व आपल्याला हे आऊटपुट मिळाले
आपण येथे आपल्याला हव्या तितक्या कोड च्या ओळी समाविष्ट करू शकतो
एखादी केस कुठे संपली हे आपल्याला ब्रेकमुळे समजते
ब्लॉक चा शेवट करण्यासाठी आयएफ स्टेटमेंट मध्ये कर्ली bracketsची गरज असते
तर येथे ब्लॉक चा शेवट करण्यासाठी ब्रेकचा वापर केला जातो
तुमच्या माहितीसाठी ह्याला ब्लॉक्स असे म्हणतात
येथे नाव बदलून ते बिली करा आणि काय होते ते पहा
आपण ठरवल्याप्रमाणे यू हावे ब्राउन आयस हा रिझल्ट मिळेल
आता आपण येथे Kyleहे नाव देऊन रिफ्रेश करू या
आपल्याला आय दोंत नोव व्हॉट कलर यूर आयस areहा रिझल्ट मिळाला कारण काइल्स डोळ्यांचा रंग सांगणारा ब्लॉक येथे उपलब्ध नाही
अशा प्रकारे हे स्विच स्टेटमेंट आहे
हे करून बघा
काही जण हे वापरणे पसंत करतात तर काहीजण नाही
बहुधा हे आयएफ स्टेटमेंट पेक्षा जलद काम करते
हे नियंत्रित करणे सोपेही जाते
तसेच हे सुटसुटीत दिसते
त्यामुळेच याची निवड करणे ते तुमच्या पसंतीवर अवलंबून आहे
सहभागाबद्दल धन्यवाद
या ट्युटोरियलचे मराठी भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज यांनी दिला आहे